याच्यात मानस कोण दिसत नाहीत अजून पर्यन्त.

इकडे एक वेंटल च काही तरी ठेवलेल आहे एयर वेंटलच पुस्तक खुपयत.

इकडे बिस्किट चा पुडाय त्या क्यूआर कोड बी एम आय यू पी आय चा ए हे फोन पे व्हाटस आप पे गुगल पे पेटीम पे एच डी फ सी बँक पे हे सगळय.

चाव्यांची लॉकेट्स भेटताएत सगळं काई एकाच दुकानात--

इकडे पोलिसांच हे बंदोबस्त घातलेला आहे पोलिसांच तिकड ऑफिस आहे लॅक आहे इथ तळ आहे पुण्यातल तळ आहे आणि इकडे चांगल्या प्रकारे दगडांच पिचिंग करून ठेवलेल आहे इकडे कठडा वगैरे बांधलेला आहे गाडी दिसतायत.

संतोष येण्याच हे हे मानस खूप जमलेले आहे इकडे खाली हिरवे प्रकारे नेट लावलेल्या आहे म्हणजे माती नये म्हणून लाईटिंग वगैरे दिसतीये प्याटर्ण मधे काय --